दिसत आहे मंदिरामध्ये काही लोक प्रार्थना करताना दिसत आहे अ बऱ्याश्या बायका खाली बसलेल्या दिसत आहे.

काही पदार्थ आहे जे दिसत आहे बराण्यांमद्धे काही बिस्कीट दिसत आहेत चणे फुटाने दिसत आहे चॉकलेट्स दिसत आहेत.

पाणी काही माती आहे काही खाली दगड दिसत आहे तसेच वर मंदिर जाण्यासाठी पायऱ्या बनवल्यात --

दोन लाल रंगाच्या बॉटल दिसत आहे त्याच्यात अ रॉकेल च्या भिंतीवरील काही अ चित्र आहे तिथे धबधबा वाहताना दिसत आहे.

चित्रामध्ये प अ पाणी दिसत आहे काही खडकाळ दिसत आहे आणि--

जुना एक पोरगा जीन्स पॅन्ट घालून कपडे--

इमारतीच्या रस्तावर एक रिक्षा दिसत आहे इमारतीच्या बाजूला काही--

काही जण खेळताना दिसत आहेत काही दिसत आहेत एक दोन दोन माणसं मैदानावर उभी आहेत.

हे एक काचेच अस दुकान काचेच बाहेरून काचेच वावरण केलेलय आतमध्ये एक दरवाजा दिसत आहे.